समोर प्लेट दिसत आहे त्याच्यामध्ये राइस दिसत आहे जग दिसत आहे ग्लास दिसत आहे.

फ्रीज दिसत आहे फ्रीज चा कलर रेड आहे.

खूप सारे व्यक्ति दिसत आहेत ताडपत्री लावलेल दिसत आहे ताडपत्रीचा कलर ऑरेंज आहे.

एक व्यक्ति दिसत आहे झाडी दिसत आहे आजूबाजूला बोट दिसत आहे.

इथे खूप सारे ट्रे दिसत आहेत त्याच्यामध्ये --

खूप सारे व्यक्ति दिसत आहेत.

स्टेशनरीच दुकान दिसत आहे कपाट दिसत आहेत.

समोर एक भिंत दिसत आहे.

व दोन खिडक्या दिसत आहेत टेबल दिसत आहे चेअर दिसत आहे.

समोर एक व्यक्ति दिसत आहे.